हा एक व्यक्ती तिथे उभा आहे आणि एक व्यक्ती बसून आहे.

आणि तिथे काही भक्त मंदिरात येताना आणि जाताना दिसत आहे.

ही एक बँक आहे इथे काही कर्मचारी काम करीत आहे.

खुप सारे पेंट्स चे डब्बे ठेवलेले आहेत.

एक खूप मोठे स्विमिंग पूल आहे जिथे स्विमिंग --

आणि मागच्या साईडनं खूप सारे लोकं बसलेली आहेत.

तिथेच एक टीचर आहे एका मुलाला सांभाळत आहे.

आणि या मुलांच्या बॅगा आहेत तिथे ठेवलेल्या साईडला --

आणि वर फॅन नाही दोन लाईट्स आहेत.

आणि या घराला काळ्या रंगाचे गेट आहे.

आणि समोर घराच्या समोरचा भाग फुलांनी सजवलेला आहे.

आणि दरवाजा आहे त्याच ठिकाणी एक कॅमेरा सुद्धा लावलेला आहे.

समोर एक इमारत आहे पांढरा आणि कथ्था असा कलर आहे तिला दिलेला.

आणि समोरच एक मोठे मैदान आहे.

अ साईडला अ काचाचे कप्पे तयार केलेले आहे.

हा एक अ मत्स्य उत्पादनाचा प्लॉट आहे.

आणि त्या टपच्या बाजूला पिलर्स उभे केलेले आहे.

आणि त्या अवशेषा बद्दलची माहिती समोरच अह लिहून ठेवलेली आहे.

किराणा माल दिसत आहे आणि समोर--

एक टेबल आहे त्यावर त्या मशीन्स ठेवले आहेत आणि बाजूंन काही खुर्च्या आहेत.

आणि वरच्या साईडला बोर्ड लावलेलं आहे.